लिबर ऑफिस रायटरच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत राइटर ची प्राथमिक ओळख रायटर मधील विविध टूलबार नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे
डॉक्युमेंट सेव्ह करणे
रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे
लिबर ऑफिस रायटर हा लिब्रे ऑफिस सूट मधील वर्ड प्रोसेसर घटक आहे
रायटरचे साम्य मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील वर्ड सॉफ्टवेअरशी आहे
हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण देवघेव व वापर निर्बंधांशिवाय करता येतो
लिबर ऑफिसचा वापर करण्यासाठी कोणतेही परवाना शुल्क द्यावे लागत नाही
लिब्रे ऑफिस सूट संगणकावर सुरू करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज 2000 विंडोज एक्सपी विंडोज 7 किंवा gnuलिनक्स सारख्या ऑपरेटिंग सिस्टम चा वापर तुम्ही करू शकता
आपण ग्नू लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रे ऑफिस सूट 334 वापरणार आहोत
संगणकावर लिब्रे ऑफिस सूट ची स्थापना केली नसेल तर सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून राइटर ची स्थापना करू शकता
सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरील माहितीसाठी ग्नू लिनक्सवरील ट्युटोरियल पहा
तसेच लिब्रे ऑफिस सूट डाऊनलोड करण्यास वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करा
यासंबंधी सूचना लिब्रे ऑफिस सूट च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत
राइटर ची स्थापना करताना आपल्याला कंप्लीट ह्या पर्यायाची निवड करण्यास विसरू नका
जर आपल्याकडे लिब्रे ऑफिस सूट आधीपासून स्थापित असेल तर तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे एप्लिकेशन्स वर क्लिक केल्यावर तुम्हाला लिबर ऑफिस रायटर दिसेल
ऑफिस वर क्लिक करून नंतर लिब्रे ऑफिस या ऑप्शनवर क्लिक करा
लिबर ऑफिसमधील विविध घटकांसहित नवीन डायलॉग बॉक्स उघडेल
लिबर ऑफिस रायटर मध्ये जाण्यासाठी वर्ड प्रोसेसर घटक असलेल्या टेक्स्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करा
मुख्य रायटर विंडोमध्ये एक रिकामे डॉक्युमेंट उघडले जाईल
रायटर विंडोमध्ये विविध टूलबार्स आहेत
जसे की टायटल बार मेनूबार स्टँडर्ड टूल बार फॉरमॅटिंग बार आणि स्टेटस बार
या टूलबार्सवरील प्रामुख्याने वापरले जाणारे ऑप्शन्स या ट्युटोरियलमध्ये आपण पुढे शिकणार आहोत
रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडायचे हे जाणून घेण्यासाठी आता आपण ट्युटोरियलला सुरूवात करू
स्टँडर्ड टूलबार वरील न्यू या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला नवीन डॉक्युमेंट उघडता येते
किंवा मेनूबारवरील फाइल ऑप्शनवर क्लिक करून नंतर न्यू ऑप्शनवर क्लिक करा आणि शेवटी टेक्स्ट डॉक्युमेंट वर क्लिक करा
तुम्हाला दिसेल की या दोन्ही पध्दतींनी रायटर ची नवीन विंडो उघडता येते
आता एडिटर एआरईए मध्ये काही टेक्स्ट टाईप करू
प्रथम रिझ्यूम असे टाईप करू या
लिहिलेले डॉक्युमेंट पुढील वापरासाठी सेव्ह करावे लागते
त्यासाठी मेनूबारवरील फाइल वर क्लिक करा
नंतर सावे एएस वर क्लिक करा
तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल तिथे नामे या फिल्डखाली तुम्ही फाईलचे नाव एंटर करणे अपेक्षित आहे
आता रिझ्यूम असे फाईलचे नाव एंटर करा
नामे या फिल्डखाली सावे इन फोल्डर आहे
यात जेथे फाईल सेव्ह करायची त्या फोल्डरचे नाव द्या
सावे इन फोल्डर वर क्लिक करा
जिथे फाईल सेव्ह करता येईल अशा फोल्डरची यादी तुम्हाला मेनूमध्ये दिसेल
आता डेस्कटॉप या ऑप्शनवर क्लिक करा
फाईल डेस्कटॉप वर सेव्ह होईल
तुम्ही ब्राउज फोर ओथर फोल्डर्स वर देखील क्लिक करू शकता
आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जिथे सेव्ह करायचे आहे तो फोल्डर निवडा
आता डायलॉग बॉक्समधील फाइल टाइप या ऑप्शनवर क्लिक करा
इथे फाईलचे प्रकार किंवा फाईलच्या एक्सटेन्शनची यादी दिसेल ज्यात आपल्याला आपली फाईल सेव्ह करता येते
लिबर ऑफिस रायटरचा डिफॉल्ट फाइल टाइप ओडीएफ टेक्स्ट डॉक्युमेंट आहे जे आपल्या फाईलला ओडीटी हे एक्सटेन्शन प्रदान करते
ओडीटी हे ओपन डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणजे ओडीएफ फॉरमॅटशी संबंधित असून वर्ड डॉक्युमेंटसाठी हे ओपन स्टँडर्ड आहे
हे जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आले आहे
भारत सरकारने e गव्हर्नन्स साठी स्वीकारलेल्या स्टँडर्ड्स मध्ये वरील फॉरमॅटचा स्वीकार केलेला आहे
लिबर ऑफिस राइटर मध्ये उघडण्यासाठी फाईलdot ओडीटी फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्या व्यतिरिक्त आपण आपली फाईल डॉट डॉक आणि डॉट डॉक्स फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो जी एमएस Officeच्या वर्ड प्रोग्रॅम मध्ये सुध्दा उघडता येते
इतर बहुसंख्य प्रोग्रॅम मध्ये वापरले जाणारे आणखी एक लोकप्रिय फाईल एक्सटेन्शन डॉट आरटीएफ म्हणजे रिच टेक्स्ट फॉर्मॅट
आपण ओडीएफ टेक्स्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करू या
तुम्हाला फाईल टाईप या ऑप्शनसमोर फाईल टाईप ओडीएफ टेक्स्ट डॉक्युमेंट आणि कंसात डॉट ओडीटी असे आलेले दिसेल
सेव्ह बटणावर क्लिक करा
हे तुम्हाला पुन्हा राइटर विंडोवर घेऊन जाईल जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाईलचे नाव व एक्सटेन्शन दिसेल
आता रायटर मध्ये डॉक्युमेंट बनवण्याठी आपण तयार झालो आहोत
वर उल्लेख केलेल्या फॉरमॅट व्यतिरिक्त डॉक्युमेंट डॉट एचटीएमएल या फॉरमॅट मध्येही सेव्ह करता येते जे वेब पेज फॉरमॅट मध्ये असते
ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते
आता मेनूबार वरील फाइल या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सावे एएस या ऑप्शनवर क्लिक करा
आता फाइल टाइप या ऑप्शनवर क्लिक करा
नंतर एचटीएमएल डॉक्युमेंट आणि कंसातopen ऑफिस डॉट ओआरजी राइटर या ऑप्शनवर क्लिक करा
हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला डॉट एचटीएमएल हे एक्सटेन्शन देईल
सेव्ह बटणावर क्लिक करा
आता डॉयलॉग बॉक्समधील अस्क व्हेन नोट सेव्हिंग इन ओडीएफ फॉर्मॅट हा ऑप्शन सिलेक्ट करा
शेवटी कीप करंट फॉर्मॅट या ऑप्शनवर क्लिक करा
तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट डॉट एचटीएमएल ह्या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे
स्टँडर्ड टूलबार वरील एक्सपोर्ट डायरेक्टली एएस पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट पीडीएफ फॉरमॅट मध्ये एक्सपोर्ट करता येते
पूर्वीप्रमाणे फाईल सेव्ह करायची जागा निवडून घ्या
हेच तुम्ही मेनूबारवरील फाईल ऑप्शन क्लिक करून मग एक्सपोर्ट एएस पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता
तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समधील एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सावे बटणावर क्लिक करा
अशा प्रकारे आपल्या डॉक्युमेंटची एक पीडीएफ फाईल बनेल
प्रथम फाइल आणि मग क्लोज वर क्लिक करून डॉक्युमेंट बंद करू
पुढे आपण लिबर ऑफिस रायटर मध्ये अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट कसे उघडायचे हे शिकणार आहोत
resumeओडीटी हे डॉक्युमेंट उघडू या
अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबारवरील फाइल या मेनूवर क्लिक करा आणि नंतर ओपन या ऑप्शनवर क्लिक करा
स्क्रीनवर तुम्हाला डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल
डॉक्युमेंट सेव्ह केलेला फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे
त्यासाठी डायलॉग बॉक्समध्ये डाव्या बाजूला वरच्या कोप यात छोट्या पेन्सिल बटणावर क्लिक करा
त्याचे नाव टाइप आ फाइल नामे असे आहे
लोकेशन बार हे फिल्ड उघडेल तुम्हाला जी फाईल शोधायची आहे तिचे नाव इथे टाईप करा
आता आपण रिझ्यूम असे फाईलचे नाव लिहू या
आता फाईलच्या नावांत रिझ्यूम असे असलेली यादी दिसेल
त्यातून रिझ्यूम डॉट ओडीटी निवडा
आता ओपन या बटणावर क्लिक करा
तुम्हाला resumeओडीटी ही फाईल उघडलेली दिसेल
त्याशिवाय वरील टूलबार मधील आयकॉनवर ओपन या आयकॉनवर क्लिक करून आणि आधी सांगितल्याप्रमाणे क्रिया करून तुम्ही उपलब्ध असलेली फाईल उघडू शकता
तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वापरल्या जाणा या डॉट डॉक आणि डॉट डॉक्स या एक्सटेन्शनच्या फाईल देखील रायटर मध्ये उघडू शकता
आता आपण बघणार आहोत की फाईलमध्ये बदल करून ती त्याच नवाने कशी सेव्ह करावी
आता प्रथम माऊसचे डावे बटण क्लिक करून ते रिझ्यूम या टेक्स्टवर ड्रॅग करा
अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट आणि हायलाईट होईल
आता माऊसचे डावे बटण सोडून द्या
टेक्स्ट हायलाईट झालेलेच राहिले पाहिजे
आता स्टँडर्ड टूलबारवरील बोल्ड या आयकॉनवर क्लिक करा
त्यामुळे टेक्स्ट बोल्ड झालेले दिसेल
टेक्स्टला पानाच्या मध्यभागी आणण्यासाठी टूलबार वरील सेंटर्ड या आयकॉनवर क्लिक करा
तुम्हाला टेक्स्ट पानाच्या मध्यभागी आलेले दिसेल
आता आपण टेक्स्टचा फाँट साईज वाढवू या
त्यासाठी टूलबार वरील फॉन्ट साइझ या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करू
ड्रॉप डाऊन मेनूतील 14 वर क्लिक करू या
त्यामुळे टेक्स्टच्या फाँटचा साईज 14 पर्यंत वाढलेला दिसेल
आता फॉन्ट नामे या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा
आणि नंतर उन डोटम हा फाँट सिलेक्ट करा
टूलबारवरील सावे या आयकॉनवर क्लिक करा
तुम्हाला दिसेल की फाईलमध्ये बदल केल्यानंतरही ती फाईल त्याच नावाने सेव्ह झालेली आहे
सेव्ह झाल्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला बंद करायचे असेल तर केवळ मेनूबारवरील फाइल या मेनूवर क्लिक करून क्लोज या ऑप्शनवर क्लिक करा
अशा प्रकारे तुमची फाईल बंद होईल
आपण लिबर ऑफिस राइटर वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण काय शिकलो ते थोडक्यात160 राइटर ची प्राथमिक ओळख
रायटर मधील विविध टूलबार
नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे
डॉक्युमेंट सेव्ह करणे
रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे
कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट
रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा
practiceओडीटी या नावाने ती सेव्ह करा
थिस इस माय फर्स्ट असाइनमेंट असे टेक्स्ट त्यात लिहा
फाईल सेव्ह करा
टेक्स्टला अंडरलाईन करा
हेडिंग्जचा फाँट साईज 16 पर्यंत वाढवा
फाईल बंद करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
सहभागासाठी धन्यवाद